जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे पाण्याचे डबके भरलेले आहे झाड झुडपे आहेत खूप सारे आजुबाजुने रस्ते वगैरे आहेत जाण्यायेण्यासाठी अ साइड ने गाड्या वगैरे लावत बस लावलेले आहेत.

इथे एक जान्या येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे एक छोटीशी जागा आहे.

जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे नदी आहे नदीमध्ये खूप सारे पाणी आहे बोट्स आहे बोट्स मध्ये दोन लोक बसलेले आहेत आजूबाजून रस्ते वगैरे आहेत थोड्या अंतरावर खूप सारे झाड दिसत आजूबाजूनी रस्ते पन आहेत मोकळी जागा पण आहे.

इथे एक जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे घर वगैरे आहेत.

एक जाणेयेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे खूप सारे झाड वगैरे आहेत. हे एक माणूस बसलेला आहे तिथ खूप सारी माती वगैरे आहे घर आहेत आजूबाजूला रस्ते आहे जाणेयेण्याचे --

जीम आहे जिममध्ये खूप सारं पोरं आहेत हे जीमचे साहित्य आहे बोर्ड्स वगैरे लावले आहे एक मुलगा आहे जो जीमच्या साहित्यासोबत फोटो घेत आहे.